मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मजेत. आज बरेच दिवसांनी कॉल केलास? हो. आज जरा वाटलं थोड निवांत अस बोलावं तुझ्यासोबत. काय चाललंय? ter ओके. काही नाही गं. ऑफिस एके ऑफिस.

काय म्हणतेस? तुझं वर्क फ्रॉम ऑफिस हे की होम हे गं? नाही, नाही आता ऑफिसला यावं लागतं.

त्यामूळे रोजचं ट्रॅवेलिंग.

काय नाय. असंच बसले होते गं. वाचत होते आर्टिकल्स वेगेरे.

आज एक आर्टिकल मिळालं मला स्वच्छ भारत अभियान चं. त्याबद्दल वाचत होते जरा. ter ओके. अरे बरं झालं तू बोललीस. मी आता जस्ट तेच बोलणार होती. माझ्या मुलाच्या स्कूल मध्ये पण हे एक एक प्रोजेक्ट देतात हे लोकं, आणि मग त्याच्यामध्ये पेरेंट्सचे डोके त्याच्यामध्ये जातात. मुलं तेवढी काई हे प्रोजेक्ट करण्याएवढी काई मोठी नाइयेत. ter काय शेवटी आपल्याला सगळी मेहनत करावी लागते.

हं. तेच आता. त्यांच्याकडे पण हे तीन चार विषय दिलेत, स्वच्छ भारत अभियान,

नंतर पानी वाचवा, झाडे लवा,

असं तिकडे लाईव जाऊन करायचं किंवा मग बोर्ड तयार करायचे त्या त्या ह्याचे. तर चाललंय त्याच्यावर तयारी. अच्छा. तर जर त्याला स्वच्छ भारत अभियान बद्दल करायचं असेल, तर मला माहितीये बऱ्यापैकी, तर मी वाचलं होतं ते आर्टिकल. तर मी तुला सांगते तर तुला मदत होईल कदाचित त्यातून. हो, हो. सांग ना. म्हणजे कसं, मी बरं झालं ते म्हणजे काही वेळा आपण म्हणतो ना काही कॉल आशे येतात ter आपल्याला एक त्याच्यामध्ये मदतीचा हात मिळतो. तर तू सांग. मी नक्की ते म्हणजे त्याचे, त्याच्यामध्ये इनपुट हे करून त्याला देईन. म्हणजे कसं, मलापण जरा डोक्याला हे कमी.

त्यात स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकार ने सुरू केलं होतं. हे एक, काय म्हणू शकतो त्याला आपण? एक साफ सफाईचा उपक्रम असं आहे ते अभियान. याचा मैन उद्देश्य काय होता, स्वच्छतेबद्दल सर्वाना माहिती असणं गरजेचं होतं. आणि स्वच्छ भारत अभियानाला स्वच्छ भारत अभियान अभि, कुठे कुठे त्याला अभियानाला अभियाण असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे म्हणजे माणसाने साफ सफाई ही केवळ आपल्या घरापूरतीच नको करायला, तर आपला देश सुद्धा साफ सुधरा असायला पहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. जसं आपला आपण आपल्या घराचं अंगण स्वच्छ ठेवतो, तसंच आपण आपलं घर सुद्धा, देश सुद्धा सगळं साफ ठेवलं पाहिजे. तर स्वच्छ भारत अभियानची सुरुवात ही गावापासून ते शहरापर्यन्त करण्यात आली होती. हे सुरू केलं होतं आपल्या देशाचे पंतप्रधान, माननीय नरेंद्र मोदी यांनी. हा मोठा उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियानची सुरुवात केली होती यांनी मला वाटतं दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा सावी साली या अभियानाची सुरुवात केली होती त्यांनी.

का बरं दोन ऑक्टोबरला केली? कारण, महात्मा गांधी

हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढाई मधले जसे ब्रिटीशांना छोडो असे सांगितले होते, तसेच त्यांनी भारत देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला होता. म्हणून आपल्या नरेंद्र मोदींनी हे दोन ऑक्टोबरला केला होता हा उपक्रम.

कसं असतं जनता महात्मा गांधी ल खूप मनात होती म्हणून महात्मा गांधीजी जे म्हणाले ते जनता करत होती. तसंच गांधीजी स्वतः हातात झाडू घेऊन साफ सफाई करत होते. तसंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कृतीकृत जनतेला स्वच्छ भारत अभियान हा संदेश दिला. तसेच ज नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम, उपक्रम पहिले वाराणसी येथे राबवली होती. सगळ्यात पहिले वाराणसीला झाली. तर तिथे त्यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गंगा नदीच्या काठावर हे सगळ्यात पहिलं अभियान सुरू केलं होतं.

नाई म्हणजे इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे. म्हणजे काये, मी त्याला दिलेलेय काही स्लोगन तयार करून पण आता हे तू जे अगदी सुरुवात वेगेरे काय कशी झाली हे म्हणजे मी त्याला एक इन्फॉर्मेशन सांगू शकते. लाइक येता जाता सॉर्टींग करा, हे करा. तुझ्याकडून मला रेडीमेड नोट्स मिळाल्या. आणि एकच्युली काये माहितीये का, मी रोजचं प्रवास करते, मुंबई ला येते कारण या स्वच्छ भारत योजनेमुळे हा बदल बघायला मिळतोय. म्हणजे आमचा नवी मुंबई तर यांच्या इकडे तीन तीन नंबरचं ह्याच्यामदधे आलेला आहे स्वच्छ ह्याच्यामधे. त्याच्यात एक वर्षापूर्वी ते फर्स्ट नंबर वर होतं. तर ही जी स्वच्छता जी दिसून येते ना त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं की जेव्हा कोणीतरी एक करता माणूस ठरवतो की आरे हे करायचंच आहे सगळ्यांना, तेव्हाच ते फॉलो होतं गं. नाहीतर एक एक एक एक सांगून असं कोणी करत नाई. आता जेव्हा आपल्याकडून पंतप्रधानांनी घोषणा केली तेव्हा सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी केली आणि ते फॉलो होतंय. सगळे जे नवी मुंबई चे प्लेसेस आहेत पण आता त्याच्याबरोबर जे स्वच्छता आणि हे जे डेव्हेलप होतंय त्यामुळे ना ते इतकं छान झालंय की तुम्हाला बाहेर प्रवास करते तुम्ही, तर तुम्हाला असं वाटत नाई हल्ली की अरे आपण हे कुठे एसटी स्टँड वर किंवा जे बस स्टॉप असायचे किंवा हे त्याच्यामधे असे खूप अशी घाण, सगळा कचरा आणि हे ते पडलेलं असायच. पण आता त्याच्यामधे खरंच प्रगती झालेली दिसतेय. ठिकठिकाणी कचऱ्याचे तुम्हाला डस्टबिन म्हणजे ठेवलेले दिसतात, सुका कचरा, ओला कचरा वेगळा केलेला दिसतो.

तर काई खाल्लं वेगेरे तर त्याचं रॅपर आपण बाहेर रस्त्यावर नाही फेकायचं. आपण उतरू कुठे तेव्हा ते जाऊन त्याठिकाणी काचऱ्याच्या पेटीमध्येच टाकायचं. बरोबरये. अशी सवय सगळ्यांना असली पाहिजे कारण काय होतंय ना, ही जे स्वच्छ भारत अभियान आहे किंवा स्वच्छता आहे, याच्यामुळे प्रत्येक व्यक्तिच्या असलेले जीवन, त्याला जगण्यासाठी काय लागतं? स्वच्छ हवा, पानी, स्वच्छ वातावरण. हे कधी तयार होईल? जेव्हा आपल्याकडे स्वच्छ सगळं काही असेल. स्वच्छतेमुळे कोणतेही आजार पासरणार नाई, रोगराई होणार नाई. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर माणसाची जी जीवनशैली आहे तिसुद्धा याच्यामुळे बदलू शकते. स्वच्छ परिसरात काही लोकं बघ सकाळी जॉगिंगला जातात. तर जर त्यांना इतकी सारी स्वच्छता दिसेल, त्याच्यामुळे त्यांचा हवा, सगळं तिथलं जे वातावरण आहे तेपण स्वच्छ राहील. त्याच्यामुळे आपली जी प्रकृती आहे आणि आपलं जीवन आहे याच्यावरही चांगले परिणाम होतील. तसंच घर हे आपलं असतं आणि परिसर हे दुसऱ्यानचा असतो, बरोबर?

आपण आपलं घर तर ठीक ठेवतो पण परिसर आपण घाण करतो. पण याचंसुद्धा याच्यामुळे काय होत आहे, परिसर दुसऱ्यांचा जरी असलंय, पण जेव्हा हे स्वच्छ भारत अभियान चालू झालं त्यामुळं लोकांना थोडासा विचार करता आला, की अरे, याच्यामुळे परिसर आपण कसा स्वच्छ ठेऊ शकतो. त्याचा आणि ing त्याच्यामुळे बरेच रोगराई वेगेरे हे आणि जे हवा वेगेरे ते आपली शुद्ध व्हायला लागेल.

रस्ते जे होते ते पण साफ ठेवण्यात आले आणि बघ आता आपल्याकडे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यात आलं. पहिले हे कुठे होतं? सगळं कचरा एकत्रच जात होता आणि तो खूप हे होत होता. आता ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळं झाल्यामुळे एक ओल्या कचऱ्याचं काय डीकम्पोजीशन होऊ शकतं, सुका कचरा आपल्या युजसाठी कुठे जाऊ शकतो? त्याच्यामुळे हे खूप आपल्याला स्वच्छ भारत अभियान एक चांगली गोष्ट सुरू केली होती नरेंद्र मोदींनी. आणि आता खेड्यापड्यातही घरोघरी सौचालय बांधण्यात आली होती आणि गरीब लोकांना सुद्धा एक सौचालयची सवय लाऊन दिली. जेव्हा दोन हजार अकरा मध्ये जनगणना झाली होती, तेव्हा फक्त बत्तीस टक्के ग्रामीण लोकांकडे सौचालय होते. आणि जेव्हा परत हे चालू झालं स्वच्छ भारत अभियान, तेव्हा फक्त एक वर्षात तो जो बत्तीस टक्क्याचा आकडा होता तो चाळीस टक्क्यापर्यन्त गेला. म्हणजे तेव्हढ्या लोकांकडे एका वर्षात सगळ्या ग्रामीण कुटुंबियाला सौचालयाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. बरोबर. मग ते आता कायमचं माहितीये हा मेन पॉइंट असा आहे की आता जे ठिकठिकाणी आपण हे जे पळतोय, त्यानी काय झालं माहितीये, हा म्हणजे एक स्वतःला जाणवणारा बदल आहे तो मी सांगते तुला. आता कुठे लांबच्या प्रवासाला आपण जातो किंवा काय मध्ये कुठे वॉशरूमला थांबणं किंवा एखाद्या कुठल्या पेट्रोल पंपवर आपण थांबतो तेव्हा पहिले बाहेर जायचं आणि हे सगळं करायचं म्हणजे वॉशरूमला जाणं किंवा लहान मुलांना त्या वॉशरूममध्ये घेऊन जाणं, तेव्हा अंगावर काटा यायचा. बापरे, नको.

ह्या स्वच्छतेच्या गोष्टी फॉलो होतायत आणि पाहिल्यासारख आता टेंशन नाहीये. हा चला, पानी वेगेरे कॅरि करतो पण नुसतं त्यांना हात धुवायला किंवा वॉशरूमला न्यायला. पण आता आस काई वाटत नाई की चला, आपल्याला इथे एवढी सोय मिळू शकते आणि एवढी स्वच्छता तिथे असेल ह्याची आता एक म्हणजे ना गॅरंटी मिळायला लागलिय. हा एक बदल जाणवलेला आहे किंवा मीळतोय ठिकठिकाणी आज जाताना. म्हणजे आज काय झालंय नरेंद्र मोदींनी चालू केल्यामुळे, ही प्रत्येकामद्धे ही सवय डेवलप होत गेलीय. जेव्हा तुम्हाला ते कम्प्लशन होतं, तेव्हा संगळ्यांनीच या गोष्टीकडे आपली जबाबदारी म्हणून बघतात. बरोबरये तुझ. तू मुंबईच सांगितलंस तसंच आपल्या यांच्या पुण्यात पण ना स्वच्छ भारत अभियानाला साथ देत मागील काही वर्षामध्ये पिंपरी चिंचवड येथे ना पर्यावरणप्रेमींनी काय केलं होतं, पवना नदी स्वच्छता अभियान चलवलं होतं. त्या अभियाणाचं नाव घेतलं होतं त्यांनी जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनाई अभियान. ते म्हणजे पवनाई त्या नदीचं नाव होतं. तर पहिले पर्व हे दोन हजार सतरा अठरा मध्ये त्यांनी चालू केलं होतं. ते मला वाटतं साधारण दोन हजार सॉरी दोनशे पंधरा दिवस चाललं होतं ते. आणि या अभियायनामध्ये एकूण एकशे एक हजार चारशे पंचावन्न ट्रक जलपर्णी पवना नदीतून बाहेर काढण्यात आली होती. एवढा कचरा त्या नदीमध्ये होता इतक्या वर्षांपासून तर या अभियानामुळे दोन हजार सतरा अठरा साली तर तेवढा एक हजार चौदाशे पंचावन्न ट्रक मधून तो कचरा बाहेर काढण्यात आला होता. तसंच जून महिन्यात पण पावसाळा सुरू होत असल्यामुळे जून महिन्यात या अभियानाला थांबविण्यात आले होते. तर परत पावसाळा संपला की हे अभियान आता पण सध्या आता सध्या सुरूच आहे, पण कामी प्रमाणात सुरू आहे पहिलेपेक्षा. अरे बापरे. हे तर मी म्हणजे जस्ट वाचलेलं होतं पण आता तुझ्याकडून इन डीटेल समजलं की म्हणजे बघ त्या नदीमध्ये आपण जे म्हणतो त्या नदीमध्ये एवढं ते पानी पुढे सगळीकडे पुरवलं जातं किंवा काय ते स्वच्छ केल्यामुळे त्याच्यामधून हा कचरा बाहेर निघाला हे त्या स्वच्छ अभियानामुळे आपल्याला कळलं की त्याच्यामधे किती गाळ साचलं होता किंवा किती कचरा साचलं होता. ter

आता ह्याच्यातलेच काही पॉईंट्स मी नोट डाउन केलेले आहेत आणि ते त्याला स्लोगण म्हणून किंवा इन्फॉर्मेशन म्हणून नक्की मला ते लिहायला मदत होईल. म्हणजे म्हणजे बरीच मोठी मदत झाली न तर डोक्यावरचं टेंशन कामी झालं की मी तेच म्हणत होते, स्वच्छ अभियान काय आहे काय लिहायचं? असतात डोक्यामद्धे गोष्टी पण आता हे तुझे पॉइंट इतके चयन आणि हेल्पफुल झालेत ना की ही इन्फॉर्मेशन अशी खूप महत्वाची झालीय आणि ती त्याला मला देताना किंवा तोही उद्या बोलेल संगळ्यांसामोर तेव्हा त्या नोट्स खूप त्याला हेल्पफुल होतील. बरोबर. त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत हा एक स्वच्छ देश म्हणून ओळखला जा जाईल. यासाठी केंद्राने राबवलेल्या योजना महत्वाच्या होत्याच पण लोकांचा पण सहभाग याच्यामद्धे खूप महत्वाचा होता. ही योजना जी आहे ही यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभार तो होताच होता त्याचप्रमाणे शासन, नागरिक आणि जेपण ग्रामपंचायत म्हणू शकतो, ईवन दो म्हणजे फक्त शहरतलेच लोकं नाईतर गावातलय लोकांनाही स्वच्छतेबद्दल जरा त्यांच्या मनात जनजागृती निर्माण झाली आणि एक स्वच्छतेकडे त्यांचा कल झाला की सौचालयातच जायला पाहिजे वॉशरूम साठी किंवा कचरा जो आहे हा ओला, सुका सगळं वेगळं केलं पाहिजे. हे फक्त शहरातच नाही तर ग्राम ग्रामीण भागापर्यंतसुद्धा आता पोहोचलेला आहे. आणि बघ ना, आपल्या पूर्वजांपासून म्हणजेहे फक्त शहरातच नाही तर ग्राम ग्रामीण भागापर्यंतसुद्धा आता पोहोचलेला आहे. आणि बघ ना, आपल्या पूर्वजांपासून म्हणजे महाराष्ट्राचे संत म्हणजे संत गाडगेबाबा हे एक स्वतः ग्रामस्वच्छ्ता अभियान चालवत होते. तर या दृष्टीने व्यापक प्रयत्न नरेंद्र मोदींनी पुढे केले त्यामुळे बरीच सगळ्यांना हे झाली.

स्वच्छ भारत अभियान चालू राहायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याबद्दल एक काय म्हणतात स्वतःहून तो पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून आपला भारत जे आहे हे स्वच्छ राहील आणि सगळ्यांना एकच शुद्ध हवा, पानी आणि वातावरण मिळेल. हं. खरंय गं. कारण की जेव्हा ह्याचं महत्त्व जेव्हा आपण आपल्या मुलांना सांगणार, आपण आपल्या कृतीतून दाखवणार तेव्हा त्यांना त्याची इम्पॅक्ट आणि त्याचं महत्व कळणार, तेव्हा ते हळू हळू तेसुद्धा फॉलो करणार आणि मग ही अशीच एक एक जेनेरेशन तयार होऊन संगळ्यांमद्धे ती सवय लागली का मग